कपडे तसली घेऊन मला फोटो काढला पाहिजे photographer कडे आणखीन जाऊन काढाय लगेल हम्म नाय असं काय नाय एवढं college चा वगैरे असेलच की एखादा professional तो update करायचा हा तसं असेल तर मग तसे आहेत college च्या कपड्यांवर हा college च्या uniform वर तो पण एक professional करतात दिला की हा म ते आहेच म ते तो अं ही करेल पण ते खूप जुने येत मी आता आताच त्या त्यावेळ्चात खूप फरक ये हो का? हा नाहीतर ती मला तिथं लोकं गेल्याव हा फोटो इथं वेगळा दिसतोय बरोबर ये तुझं ते पण latest फोटो टाक तू हं

हो बरोबर ये बाकी काय चालंय? काही नाही बघ निवांत जेवण वगैरे झालं का तुझं? हो माझं झालं जेवण झालं लव लवकर झालं मग आज हा जरा लवकरच आता college पण म्हणजे ते job साठीपण बसायला लागतं ना सकाळी त्यामुळे मग लवकर झोपते आता हो ते अं तेच म्हणून म्हणलं मी अह की आपलं लवकर फोन करून एकदा चवकशी करून घ्यावी म्हणजे परत अं late नको होयला म्हणलं जेवढ्या लवकरात लवकर आपण बघायला सुरु करू तेवढा लवकर फायदा पण होईल आणि लवकरात लवकर जर असेलच कुठं vacancy तर मिळून जाईल कारण आता सध्या अह या period या time मध्ये सगळ्या vacancy भरपूर असतात म्हणजे की company चा renovation चा time चालाय त्यामुळे अं नवे लोक जुने लोक सोडून जातात नवे लोक भरायचे असतात

आपण झाशीची राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल बोलणार आहोत. राणी लक्ष्मीबाई यांचं पूर्णनाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई या एकोणवीसव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या. ज्यांनी अगदी लहान वयात ब्रिटिश सम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना

फक्त इतिहासच नाही रचला तर सर्व स्त्रीयांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली. महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आणि

नंतर त्यांना विरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि ध्येय, धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उउंच केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व

झाशीच्या त्यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर त्यांना टोपणनावाने त्यांना मनू या टोपणानावाने बोलायचे. त्यांचा जन्म एकोणवीस नोव्हेंबर अठराशे पस्तीसला झाला. त्यांचे जन्मस्थान काशीमध्ये काशी होते. मृत्यू अठरा जून अठराशे अठ्ठावन. मृत्यूस्थान ग्वाल्हेर मध्य प्रदेश ब्रिटिश भारत. वडिलांचे नाव मोरोपंत तांबे, आईचे नाव भगीरथी बाई तांबे पतीचे नाव गंगाधरराव नेवाळकर. त्यांच्या आपत्याचे नाव दामोदर लक्ष्मीबाई यांच्या आईच्या निधनानंतर तिचे वडील तिला पेशवे बाजीराव जवळ विठूर येथे घेऊन गेले. जिथे राणी लक्ष्मीबाईंचे बालपण व्यतीत झाले होते. राणी लक्ष्मीबाई यांना नानासाहेबांचे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे किस्से लहानपणापासूनच होते. अएकदा ती घोड्यावरून जात असताना नानासाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांना सांगितले की जर हिंमत असेल तर माझ्या घोड्यापुढे जाऊन दाखव. राणी लक्ष्मीबाईंनी लक्ष्मीबाईंनी

घोड्याच्या घोड्याचा वेग वाढवत त्यांना मागे टाकले. त्यावेळी नानासाहेबांनी लक्ष्मीबाई यांनी मागे ठाकण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. आणि घोड्यावरून पडले. त्यानंतर लक्ष्मीबाई यांनी आपला घोडा मागे वळवून नानासाहेबांना त्यांच्या घोड्यावर बसवले आणि घराकडे निघाले. नानासाहेबांनी राणी यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या घोडेस्वारीचे कौतुकही केले. त्यानंतर नानासाहेबांनी, रावसाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा ओळखत. ओळखली आणि त्यांना शस्त्रास्त्र शिकवले. त्यांनी तलवार चालवणे, भाले आणि नानासाहेबांकडून बंदुकीने गोळी चालवणे शिकली. याशिवाय मनूसुद्धा व्यायाम करायची. तर कुस्त्या आणि मल्लखांब हा त्यांचा आवडता व्यायाम होता. आपल्या पवित्र अशा भारतभूमीत बरेच शूर, पराक्रमी, झुंजार योद्धे जन्माला आले. या शूराशूरविरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली

राणी लक्ष्मीबाई अठराशे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरातील शूरविरांगना उत्तरमध्य भारतात असलेल्या झाशी या मराठाशासित राज्याची राणी मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता. राणी लक्ष्मीबाई रोज न चुकता व्यायाम करायच्या. त्यांच्या रोजच्या दिनचर्येला हा एक भाग होता. आपल्या प्रजेप्रति

त्या कायम उत्साही असत. या कार्यात त्या निपूणदेखील होत्या. लक्ष्मीबाईंना घोड्यांची चांगली पारख होती. मोठे मोठे राजेही त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुक करत असत. लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाचे किस्से बालपणापासूनच घडत होते. मोठमोठ्या आवाहनांना त्या लिलया पार पाडत हो अं लिलया पार लिलया पार पाडत असत. एकदा नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना आपल्यासोबत घोडेस्वारीचं आव्हान दिलं. नानासाहेबांनी लक्ष्मीबाईंना तलवार चालवणे, भालफेक, बंदुकीने निशाणा लावणे या गोष्टी शिकवल्या. राणी लक्ष्मीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. उत्तिर्ण भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. आणि काशीची मनू झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. वैवाहिक जीवन सुखाने व्यतीत होत असताना त्यांना अठराशे एक्याणव साली पुरपुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांचं नाव दामोदरराव असं ठेवण्यात आलं. परंतु बाळ अल्पायुषी ठरले. चार महिन्यांचं असताना या बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. पुत्रवियोगामुळे गंगाधरराव आजारी राहू लागले. पतीपत्नींनी नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या दत्तकविधानाचा विधी ब्रिटिश ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जेणे करून पूर्ण या पुढे या निर्णयावर त्यांचा विरोध नसावा. दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव पूर्ण पूर्वी आनंदराव असे होते. जे पुढे बदलून गंगाधरराव असे ठेवण्यात आले. सतत आजारी असल्याने शेवटी एकवीस नोव्हेंबर अठारशे त्र्यांनव साली अखेर एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न साली महाराजा महाराज गंगाधरराव नेवाळकरांचे निधन झाले. त्या वेळीस सावी लक्ष्मीबाई केवळ अठरा वर्षांच्या होत्या. पुत्रवियोगामुळे दुःखात असलेल्या लक्ष्मीबाईंवर पतीनिधनामुळे जणू आभाळच कोसळले. परंतु स्वतःला सावरत त्यांनी

उत्तराधिकारी झालेल्या झाल्याचा ब्रिटिशांनी केला विरोध. राणी लक्ष्मीबाई या अत्यंत धैर्यवान आणि साहसी होत्या. साहसी होत्या, प्रत्येक निर्णय त्यांनी फास समंजसपणे घेत असत. लक्ष्मीबाईंनी ज्या वेळी राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली, त्यावेळी असा नियम होता की कोणत्याही राज्य राजाचा मृत्यू झाल्यास त्याचा स्वतःचा मुलगा उत्तराधिकारी होईल. परंतु परंतु त्यांचा स्वतःचा मुलगा उत्तराधिकारी होईल, परंतु जर पुत्र नसेल तर ते राज्य पूर्णतः ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाईल. या नियमामुळे लक्ष्मीबाईंना उत्तराधिकारी होण्यासाठी मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. झाशी ताब्यात घेल्याचा घेण्याचा चंग

hello हा बोल ना! काय करतोयस? काही नाही बसलोय. काय चाललय? काही नाही बर चाललय जरा दुखतंय थोड. का रे काय दुखायला लागलय तुझ आत्ता?

घसा. घसा कसा काय दुखतोय काही खाल्ल का थंड वगरे? नाही थंड वगरे नाही काही खाल्ल. जरा viral infection झालंय वाटतं.

हो रे वातावरणच आता खूप खराब आहे viral infection इकडे सुद्धा खूप खराब वातावरण हाय. हम्म शहरात तस खूप वेळा होत असलं ना! हो ना शहरात तर खूप आहे बाबा. शहरात खूप खूप थोड काही झाल कि नुसत viral infection होतं इथे. हम्म. आजकालची हवाच आता दुषित आहे लय हो ना खूपच

आणि बघ न तुला कस काय बर viral infection झाल तू तर गावाकडे राहतो आणि मग कस काय तुला झाल? आमच्या शेजारी एक साखर कारखाना आहे त्याच्यामुळे झाल. ते वायू सोडतात धूर हे

हम्म कशा कशामुळे होतं वाय प्रदूषण वायू प्रदूषण? तशाच बघ जे कारखाने मोठ्या मोठा industries अह काय करतात त्यांचे सगळे घातक वायू

हो. तर यामुळे आपण mask हे लावलं पाहिजे. हो मास्क use केलं पाहिजे. इथं खूपच वायू दुषित झालय आजकाल, खूपच हवा प्रदूषण झालय. हो हो आजकाल खूपच झालंय वायू प्रदूषण. तेच ना mask लाऊन पण काही हे पडत नाही त्याच्यावर हो. त्यापेक्षा झाडे लावले तर कुठ कमी होईल वायू प्रदूषण. हो हो झाडे लावल्यावर कमी होईल. त्यामुळे गावाकडे जास्त नसतं ना गावाकडे झाडं हे जास्त असतात. हा. जे कारखाना असला कारखान्याच्या शेजारी पण झाडं लावले पाहिजे.

मला वायू प्रदूषणावर एक निबंध लिहायचा आहे, संग बर कसा लिहायचा काय मला काय माहित माही लय.

आपला काय म्हणतात त्याला निसर्गाला लागलेली, पर्यावरणाला लागलेली कीडच आहे वायू प्रदूषण. वायू प्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसून येतोय निसर्गाचे चक्र सुद्धा बदललेले आहेत. खूप विपरीत परिणाम होत आहे मानव जीवनावरती.

तेच ना आणि वायू प्रदूषण आज कस मानवाच्या समोरील सर्वात मोठ्ठ संकट आहे.

तेच कि तसाच बघ म्हणायला गेलं तर आता बघ आपण जेव्हा आपल्याला चांगल राहायचं असल तेव्हा oxygen ची गरज असते आणि आपण oxygen हवेमार्फातच शरीरात घेत असतो. वायू प्रदूषण ते किती असतं आता तुला पण माहित नाही oxygen शरीरात घेतो त्या oxygen सोबत आपला

आणि मग त्यामुळे लोकं कशे आजारी पडतात. त्यांना वेगवेगळे फुफ्फुसांचे आजार होतात, फक्त ते वायू प्रदूषणामुळे होतात. हो. तेच ना ती हवा आपण आता श्वासाद्वारे घेतो हा प्रदूषण दुषित हवा दुषित हवा आपण श्वासाद्वारे घेतो आणि ती direct आपल्या

सर्दी होते, खोकला होतो

हा. त्याच्यावर याला रोक्ण्याचा काही पर्याय नाही का? काही उपाय main उपाय काय असतो ना कि अं झाडच लावली पाहिजे खूप सारी भरपूर झाडं लावली पाहिजे आणि कारखाने त्यांना पण काय केलं पाहिजे त्याच्यात जी प्रदूषित हवा वरती काहीतरी प्रक्रिया करून ती याच्यात सोडली पाहिजे, वातावरणात.

हो. बाकी काय? बाकी काही नाही. तुझ काय चाललंय? काही नाही हेच.

वायू प्रदूषणावर निबंध लिहायचा होता मग अजून काय काय त्यात लिहिता येईल point

त्याचे काय परिणाम आहेत मानवी जीवनावर त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि ते हे लिहायचं. अजून काय? त्याच्यात आता वायू प्रदूषणात वाढ कशामुळे होते? त्याची वाढ होण्यासाठी कारणीभूत कोण कोणते घटक आहेत? मग त्याच्यामध्ये घटकांमध्ये कसं कारखाने येत कारखान्यातून

त्यामुळे आपल्याला हवा प्रदूषण हेच नियंत्रणात आणणे खूप गरजेच आहे हे लिहायचं. हा हा. अजून कस हवा आपल्या जीवनातील ते तर हवेच महत्त्व तर माहितच आहे बर हवा किती महत्वाचा घटक आहे आणि हवा प्रदूषण हे अमुक कारणांनी होते.

हो हो बरोबर आहे.

त्या धुरापासून पण जो धूर निर्माण होतो ना शेत जाळल्यावर त्याच्यापासून पण हवा प्रदूषित होते. अजून पिक पिकाला फवारणी करत असतांना

हा हा. हम्म. मध्ये तो रोग आला होता करोना तो पण हवेमुळेच होत होता ना त्याच्यामुळे खूप माणसांचे मृत्यू पण झाले. हो बरोबर बरोबर. जो विषाणू होता करोना आणि हवेमार्फत तो लोकांच्या श्वासातून आत जायचा शरीरात. हा म्हणजे हवेमार्फत पसरायचा तो दुसर्यांच्या शरीरात. हम्म. वायू प्रदूषणाचे खूप दुष्परिणाम आहेत. तेच कि मग एका अभ्यासक्रमातून अस सांगितलय कि जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये लोकांच आयुष्य ना खूप कमी आहे. त्याच एक कारण म्हणजे हा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोकांच आयुष्य जास्त होत पण आताच्या काळामध्ये खूप कमी आहे. हे आपण दुषित हवा, दुषित पाणी सगळं मानवी जीवन विस्कटल आहे. आता पाउस उन्हाळ्यात पडतो. उन्हाळ्यात थंडी पण वाजते आणि गरम होते. हो. सगळच वातावरण बिघडलंय विस्कटलय. हो बरोबर आहे. हम्म आणि इकडे शहरांमध्ये पण खूप वायू प्रदूषण आहे. इकडे जास्त उद्योग धंदे असतात कारखाने पण लय असतात आणि वायू प्रदूषण हे सगळ्यात जास्त महत्वाच कारण म्हणजे उद्योगधंदे अन कारखाने.

हा हा. हम्म. गावाकडे थोडेफार असतात खूप कमी प्रमाणात उद्योग धंदे असतात नं तिकडे लोक शेती करतात तिकडे जास्त वायू प्रदूषण शेती, त्याच्यावर फवारण्या मारल्यामुळे होतं हम्म आणि हे छोटे मोठे गोष्टी मग आपण जेव्हा अं तर फटाके फोडतो दिवाळी ला कचरा कचरा टाकतो असा कुठेपण रस्त्यावर कचऱ्याला

हा हा.

हम्म. आता तेच आपल्याला आता जर वायू प्रदूषण जर कमी करायचं असेल तर main म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावणे गरजेचे आहे कारण मोठ्ठ्या प्रमाणावर हवेतला carbon dioxide काय करतात झाडे शोषून जातात आणि आपल्याला आवश्यक असणारा oxygen ते काय करतात वातावरणात सोडतात, त्याच्यामुळे वायुप्रदूषण रोखण्याच महत्वाच कारण असेल तर म्हणजे खूप सारे हो हो झाडे लावणे हाच एक पर्याय आहे म्हणायचं.

हे केलं जात नियंत्रित केलं जात त्यामुळे झाडं लावण खूप गरजेच आहे. हा हा. आणि शहरात तिकडे गावाकडच्या भागामध्ये झाडे पण खूप असतात ना त्याच्यामुळे तिकड जास्त वायू प्रदूषण नाही होत. कसं काय होईल आता काय झाडच तोडण्याच खूप प्रमाण वाढल कि बघतोच कि आपण. हो. झाडे तोडकाम खूप प्रमाणात वाढले आहे. शहरामध्ये जास्त झाडं तोडतात ना? ह आता शहरीकरण वाढतंय सगळाच वाढतंय त्याच्यामुळे झाडं पण तोडली जातात त्याच्यामुळे झाडं खूप कमी असतात आपण काय करतो जंगल वगरे झाडं तिकडे तरी थोडी फार चांगली हवा असेत इकडची हवा तर खूपच दुषित झालेली आहे. हो. याच्या सगळ्यामुळच श्वासाच घसा दुखणे हे असं रोग होतात.

काही नाही काय चाललय मग अजून बर आहे का तब्बेत वगरे हो बरी तब्बेत बरी आहे आता. तुझी कधी आहे? माझी बरी आहे घसा दुखतोय थोडा हा घे चांगले चांगल्या गोळ्या, घे औषध घे. हो डॉक्टरांना दाखव तो ना. हो चालेल चालेल दाखव डॉक्टरांना घे काळजी, आराम कर.

काही वाटल्यास काही लागलं गरज लागल्यास फोन करत जा. हो हो, फोन करत जाईल न तुला काही अडचण आल्यावर. हो हो चालेल.